हॉटेल खूपच सुंदर दिसत आहे हॉटेल मधून ही खूप छन असावी अस वाटत होटल वेगवेगळ्या प्रकारचे--

इथे अजून किल्ल्याला खूप छान अस बनवतात मागच वातावरण ही खूप भारी हाय.

हॉटेल मध्ये काही लोकं एंट्री करत आहात तर हॉटेलच्या समोर अशे झाडं ही दिसत आहेत ते झाडे अशे सेट मध्येही आहेत. हिलवा कलर खूपच छान दिसत आहे त्या झाडांना.

तर खाली एक टपरी ही आपल्याला दिसत आहे हॉटेल चा कलर ब्लॅक आणि व्हाइट असल्यामुळे खूपच सुंदर दिसत आहेत हॉटेल च नाव कृष्णा असे आहे हॉटेल च्या समोर एक लिंबाचे झाडही आहे.

हा किल्ला लळींग किल्ला नावाने ओळखला जातो हा किल्ला धुळे जिल्ह्यात हाये हा किल्ला खूपच सुंदर हाये.

आपण एक किल्ल्या आपण एक किल्ला पाहत आहोत किल्ला खूपच सुंदर आहे. एखाद्या किल्ल्याचे हे मुख्य द्वार असावे.